C मधील क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत क्लासेस
ऑब्जेक्टस
एनकॅप्सुलेशन
आणि डेटा अॅबस्ट्रॅक्शन
उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
आता क्लासेसबद्दल जाणून घेऊ
क्लास कीवर्डच्या सहाय्याने क्लास बनवला जातो
त्यामधे डेटा आणि फंक्शन्सचा समावेश होतो
क्लास कोड आणि डेटा यांना जोडतो
क्लास डेटा आणि फंक्शन्स ह्यांना क्लास मेंबर्स म्हणतात
आता ऑब्जेक्टस बद्दल जाणून घेऊ
ऑब्जेक्टस हे व्हेरिएबल्स असतात
ते क्लासची कॉपी असतात
त्या प्रत्येकाला प्रॉपर्टीज आणि बिहेवियर असतात
डेटा घटकांच्या द्वारे प्रॉपर्टीज घोषित होतात आणि मेथडस या मेंबर फंक्शन्स द्वारे बिहेवियर घोषित केली जाते
आता क्लासचा सिंटॅक्स पाहू
येथे क्लास घोषित करण्यासाठी क्लास कीवर्ड वापरला आहे
class नामे हे क्लासचे नाव आहे
पब्लिक प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे अॅक्सेस स्पेसिफायर आहेत
येथे डेटा मेंबर्स मेंबर फंक्शन्स आपण पब्लिक प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड म्हणून घोषित करतो
अशाप्रकारे क्लास संपवला जातो
आता उदाहरण पाहू
मी एडिटरमधे आधीच कोड लिहिला आहे
तो उघडू
क्लास हायफेन ओबीजे डॉट सीपीपी हे फाईलचे नाव आहे
या उदाहरणात क्लासच्या सहाय्याने चौरसाचे क्षेत्रफळ काढू
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत
येथे स्क्वेअर नामक क्लास घोषित केला आहे
येथे अॅक्सेस स्पेसिफायर घोषित केलेले नाही
त्यामुळे डिफॉल्ट रूपात तो प्रायव्हेट आहे
त्यामुळे व्हेरिएबल एक्स हा क्लास स्क्वेअर चा प्रायव्हेट मेंबर आहे
हे पब्लिक स्पेसिफायर आहे
एआरईए पब्लिक फंक्शन आहे
अशाप्रकारे आपण क्लास पूर्ण केला आहे
अॅक्सेस स्पेसिफायर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडस वर जाऊ
पब्लिक स्पेसिफायर
पब्लिक स्पेसिफायर क्लासच्या बाहेर डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी देते
पब्लिक मेंबर प्रोग्रॅममधे कुठेही वापरता येऊ शकतात
प्रायव्हेट स्पेसिफायर
प्रायव्हेट म्हणून घोषित केलेले मेंबर्स क्लासच्या बाहेर वापरता किंवा अॅक्सेस करता येत नाहीत
प्रायव्हेट मेंबर्स केवळ क्लास मेंबर्सलाच वापरता येतात
प्रोटेक्टेड स्पेसिफायर
प्रोटेक्टेड मेंबर्स क्लासच्या बाहेरून अॅक्सेस करता येत नाहीत
परंतु ते डिराइव्ह्ड क्लास कडून अॅक्सेस करता येतात
प्रोग्रॅमवर परत जाऊ
येथे स्टेटमेंटमधे क्लासचे नाव आहे
स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचे नाव
हा ऑपरेटर आवश्यक आहे
एआरईए फंक्शन ग्लोबल फंक्शन नसल्याचे दाखवते
हे स्क्वेअर क्लासचे मेंबर फंक्शन आहे
येथे इंट आ अर्ग्युमेंट पास केले आहे
आता स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ
हिडेन डेटा अॅक्सेस करण्यासाठी ह्याचा वापर होतो
एकच नाव असलेले व्हेरिएबल किंवा फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरतात
समजा लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचे नाव एकच असल्यास लोकल व्हेरिएबलला प्राधान्य मिळते
ग्लोबल व्हेरिएबल स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर द्वारे अॅक्सेस करू शकतो
आता प्रोग्रॅमवर जाऊ
येथे आ ची व्हॅल्यू एक्स मधे संचित केली आहे
आपण चौरसाचे क्षेत्रफळ रिटर्न करू
एक्स हा प्रायव्हेट मेंबर आहे
प्रायव्हेट पॅरॅमीटर अॅक्सेस करण्यासाठी आ हा पब्लिक मेंबर वापरू
प्रायव्हेट मेंबर्स नेहमी हिडेन असतात
हे मेन फंक्शन आहे
येथे एसक्यूआर हे क्लास स्क्वेअर चे ऑब्जेक्ट आहे
अशाप्रकारे ऑब्जेक्ट बनते
क्लास नेम पुढे ऑब्जेक्ट नेम
येथे एसक्यूआर हे ऑब्जेक्ट आणि
ऑपरेटरच्या सहाय्याने areaहे फंक्शन कॉल करू
नंतर 4 हे अर्ग्युमेंट पास करू
एक्स ची 4 ही व्हॅल्यू सेट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस क्लास हायफेन ओबीजे डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस क्लास एंटर दाबा
टाईप करा classडॉट स्लॅश क्लास एंटर दाबा
आऊटपुट असे दिसेल एआरईए ओएफ ठे स्क्वेअर इस 16 आपल्या प्रोग्रॅमवर जाऊ
आतापर्यंत आपण पाहिले क्लासमधे डेटा आणि फंक्शन एकत्र होतात
क्लास हे सिंंगल युनिट आहे
ज्यात डेटा आणि फंक्शन एकत्रितपणे येतात
ह्या रचनेला एनकॅप्सुलेशन म्हणतात
नंतर आपण प्रायव्हेट आणि पब्लिक मेंबर्स असलेला क्लास बघितला
प्रायव्हेट डेटा हिडेन असतो
क्लासच्या बाहेर तो अॅक्सेस करता येऊ शकत नाही
या रचनेला डेटा अॅबस्ट्रॅक्शन म्हणतात
त्याचा इंटरफेस दिसू शकतो पण त्याचा उपयोग हिडेन असतो
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो एनकॅप्सुलेशन डेटा अॅबस्ट्रॅक्शन प्रायव्हेट मेंबर्स इंट एक्स पब्लिक फंक्शन्स इंट एआरईए क्लासेस क्लास स्क्वेअर ऑब्जेक्ट बनवणे स्क्वेअर एसक्यूआर ऑब्जेक्टच्या सहाय्याने फंक्शन कॉल करणे एसक्यूआर डॉट area असाईनमेंट म्हणून दिलेल्या वर्तुळाची परिमिती काढणारा प्रोग्रॅम लिहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद